यामधी एक माणूस आहे आह तिथे उभा आहे त्या दरवाज्याजवळ आणि अह एक बाजूला गेट जवळ एक बाई उभी आहे ती एका लहान मुलाला घेऊन उभी आहे.

या या इमेजमध्ये अह निषाद महणून एक बंगला दिसत आहे. त्या बंगल्याला अह पोपटी कलरचा रंग दिलेल्या आहे.

यामध्ये खुप सा एक चेअर ठेवलेली आहे बाजुला एक मोठा जग आहे आणि खुप सार्‍या अ बोटल आहे.

एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये खूप सारे दुकान आहेत आणि काही बँक पण आहे नअह गोल्डन अह गोल्डन ट्रॅ ट्रॅव्हलच एक दुकान आहेत.त्या--

बोट पार्क केलेले आहेत काही माणसे रस्त्याने आहेत एक डोंगर आहे डोंगरावरती हिरवीगार झाडे आहेत ध अह दगड दगडी आहेत त्यानंतर अह नारळाची झाडे लोंबताना दिसत आहे.